एक विंडोय अं अं फिटिंग केलेलीय जसं भरपूर सारे कापड बांधून पॅक करून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या रंगाचे कपडे आहेत आणि काही व्हाईट कलरचे तर काही ग्रीन रेड ब्लू --

एक बाईल पैसे पॉकेट मध्ये ठेवते ती बाई एक म्हातारी खुर्चीवर बसलेली आहे.

अं इथं बिल्डिंग दिसत आहेत ह्याच्यात--

बांध एक कीर्तनकार कीर्तन करतोय एक माणूस ढोलकी वाजतोय तिथे एक माईक वगैरे आहे बाकीचे ते कीर्तनकार--

एक क्लास दिसतोय त्यात भरपूर बेंचेस आहेत खिडक्या आहेत ए सी पण आहे फॅन पण आहेत खिडक्यांना पडदे लावलेले आहेत.

व्हाईट कलर चे डॉट्स आहेत.